त्या बॅनर वरती डेयरी पार्लर असे लिहिलेले दिसत आहे.

पाच पुरुष दोन माहिला व एक लहान मुलगा दिसत आहे.

बॅनर लावलेले दिसत आहेत त्यातील काही बॅनर बँकेचे दिसत आहेत.

त्याच्यावरती पांढऱ्या रंगाचे टिपके दिलेले दिसत आहेत.

चार चाकी गाड्या उभ्या केलेल्या दिसत आहे.

हे चित्र एका गेट चे दिसत आहे.

फळांचा रंग हिरवा दिसत आहे.

हॉल च्या आतल्या साइड ला भिंतीवर आय.एस.बी.आय. नियम --

हे चित्रे एका स्विमिंग पुल चे दिसत आहे.

पाठीमागे एक लाकडी दरवाजा दिसत आहे.